कुरपणीआय मीन गवत वगरे काढतात त्याची सुद्धा मशीन आली मग मजदूर नि काय कराच

पत्ते कशे असतात मिक्सर चे कशे पत्ते असतात बग मध्ये

हो तशीच तू काय म्हटली अग मी म्हणल गहू कस काढतो आपण गहू आपण ते यान काढतो येडूका नाही काय अस्त ते

हा हा त्यान काढतो मशीन बघ ना गहू कापते पण ते सगड काही बिया त्यामधल धान्य काढते पण गोणी भरण्या परेंट सर्व काही मशीन करते

दोन वर्षा नंतर दोन तीन वर्षा नंतर हे काहीच मजदूर राहणार दोन तीन पण नाही पाच वर्षा नंतर हे काहीच राहणार नाही हो तेही बरोबर आहे मग बाकीचे अशे रोजगार वाले लोक आहे त्यांनी काय कराव आता कंपनी पण किती पुराल्या म्हणजे लोक शेती करणारच नाही याच्या नंतर सगड ऑटोमॅटिक होणार आहे हा ते झालं म्हणा कोणाचं काम शेतकर्‍याला कोणी मुलगी देयना हा पण माइंपोइंट आहे मग महिला न काय कराच

हम्म ते पण आहे जे अनपद आहे ज्याला लिहता वाचता येत नाही त्यांनी काय कराच हा त्यांनी काय कराच म्हणजे ते जाते सकाळी डब्बा वगरे अस अस्त न हम्म आता काय सद्द्याला सगडे शेत मधी सगड खाली शेत आहे इथ आता लोक लागतील कशे तरी शेतामध्ये काम करायला ते त आहेच तुला त सांगाची गरज नाही कारण की तुझ्या गावाकडे आहे म्हटल्यावर तुला सर्व काही माहीतच असेल सर्व काही नाही म्हणत आहे मी कारण की तू एक होती आता इकड राहते म्हटल्यावर तेच आईंनी त्यांनी तुम्हाला सांगितल्यावर कडत असेल न

तेवढं आहे हो तेच आता तुमच्या शेतात काय लावण चालू आहे आता आमच्या शेतात खुरपणी कराची बघ

हा म्हणजे सोयाबीन लावली की सोयाबीन ही दोन एक महीने लागत असतील न दिवाळी परेंट येते बघ सोयाबीन दिवाळी परेन्त बाई मग दोन महिन्याच्या वर

हा ते मात्र बरोबर मग बर आहे

हो हो चालते आता शेतात आहे की घरी आहे झाडा खाली आहे होय बर बर चालते बाय चालते कॉल करत जा

आज आपण बालमजुरी, बालकामगार या विषयावर बोलणार आहोत. बालमजुरी म्हणजे पाच ते सतरा वर्षे वयोगटातील मुलांचे बालपण. हिरावून घेणे आणि त्यांना वंचित आणि निरक्षरतेचे जीवन जगण्यासाठी भाग पाडणे बालमजुरीमागे प्रमुख घटक म्हणजे गरीब म्हणूनच विकसनशील किंवा कमी विकसित देशामदे हे प्रमाण अधिक आहे या देशातील मुलांना त्यांच्या कुटुंबाच्या दैंनदिन उत्पन्नाची पूर्तता करण्यासाठी अनेकदा मजुरीसाठी भाग पाडले जाते. जेव्हा लहान मुलांना त्यांच्या इचछेविरुध्द शुल्लक कामासाठी कामावर ठेवले जातें तेव्हा बालमजुरी हा शब्द वापरला जातो. ते बालपनविरहित आहे. त्यांना बरेच तास काम करावे लागते आणि ते खेळू शकत नाहीत . ते शाळेत जाऊ शकत नाहीत . ते आपल्यापैकी बहुतेकांसारखे मित्र बनवू शकत नाहीत. त्यांची काळजी करणारे कोणी नाही . फक्त त्यांचे शोषण करणारे त्यांचे मालक असतात . त्यांना द अं त्यांना इतर मुलांप्रमाणे स्वप्न पाहण्याची परवानगी नाही , भेटवस्तू नाही. सण आणि उत्सव नाही. ते फक्त वाईट परिस्थितीत काम करतात आणि कमी पगार देतात. बालमजुरी हे दुसरे तिसरे दुष्कृत्य नाही हे हे. निव्वळ निरागस मुलांचे शारीरिक आणि मानसिक शोषण आहे. बालमजुरी रोखण्यासाठी कायदे आहेत. बालमजुरीमुळे बालकांच्या आयुष्यात हो हम्म येणारे दुःख आपण सर्वानी समजून घेतले पाहिजे. बालमजुरी हि संज्ञा मुलांना कामावर ठेवण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे मुलांचे बालपण आणि अभ्यास हिरावला जातो. त्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला हानी पोचते. त्यामुळे त्यांची सामाजिक वाढही थांबते. बालकामगार कामाच्या गों गोंधळात टाकू नयेत.

जर त्याला अस्वीकार्य परिस्थितीत काम करण्यास भाग पाडले गेले तर ते बालमजुरी आहे. सतरा वर्षाखालील लाखो मुले बालमजुरीची बळी आहेत . बालकामगार मुलांचे बालपण हिरावून घेता. मुलांच्या शोषणाचा हा सर्वात वाईट प्रकार आहे. ज्या मुलाला कठोर परिश्रम करण्यास भाग पाडले जाते ते, कुमकुवत होत. . त्यांना खेळायला वेळ मिळत नाही. अभ्यास हि फसतो. ते सामान्य परिस्थितीत अमानवीय समजल्या जाणाऱ्या परिस्थितीत काम करतात . ते बाह्यजगापासून जगापासून संपूर्णपणे वेगळे केले जातात.

वाईट परिणाम होतो. अशी मुलं म्हातारी झाल्यावर त्यांना फायद्यात काम करणं कठीण जात . अशिक्षित असल्यामुळं त्यांना शुल्लक नोकऱ्या कराव्या लागतात . आणि गरिबीत जगावे लागते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते बेकायदेशीर कमा कामाकडेच वळतात. त्यामुळे बालमजुरी हा देशाच्या भविष्यासाठी आणि विकासालाही धोका आहे. कोणत्याही राष्ट्राची मुलं सुखी आणि सुशिक्षित नसल्यास सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगती करू शकत नाहीत. बालमजुरीमुळे समाजाचे आणि राष्ट्राचे मोठे नुकसान होते. जर आपल्याला राष्ट्र यशस्वी करायचे असेल तर आपण आपन बालमजुरी त्वरितच संपवली पाहिजे.

आणि त्यांना जीवनात असुरक्षित बनवतात . ते शाळेत जात नाहीत , खेळत नाहीत आणि सामान्यमुलाप्रमाणे मज्जा करत नाहीत . मुलांना अस्वीकार्य परिस्थितीत काम करण्यास भाग पाडले जाते. ते पोट देखील टळतील त्यांना उपाशी झोपाय लागते. आणि त्यांचे बालपण गरिबीत घालावे घालवले जाते . काही वेळा कुटुंबाच्या उत्पन्नाची पूर्तता करण्यासाठी मुलांना त्यांच्या स्वतःच्या पालकांकडून त्यांची इच्छेने बालमजुरी करण्यास भाग पडले , पाडले जाते. भारतात बालकामगार हे कोणकोणत्या उद्योगाआ मध्ये आहेत याची माहिती आपण पाहणार आहोत. त्यामध्ये वस्त्रउद्योग भारतीय गारमेंट्स जेवा बालमजूर मोठ्या प्रमाणात काम करतात हे उद्योग मुख्यत घरामधून चालवल्या जाणाऱ्या छोट्या मालक व्यवस्थापित सेटअप setup मध्ये चाल तात दिल्लीतील हजारो मुले वस्त्रोद्योगात काम करतात. आणि त्यांना मोठा आवाज, कामाचे मोठे तास आणि तीक्ष्ण साधनांचा वापर करावा लागतो.

मुलांचे मोठ्या नियुक्त्या आहेत. धाबे रस्त्याच्या कड्याला जेवणाची दुकाने, चहाची दुकाने आणि इतर व्यवसायात काम करणाऱ्या मुलांना शोधणे खूपच सोपे आहे. लहान मोठया दुकानात मुलांना नोकर किंवा इतर काम मदतनीस म्हणूनही मुलांना कामास ठेवले जाते. कौटुंबिक आधारित वयवसाय मुलांना

भारतातील वीटभट्टी उद्योग बालमजुरीचा साक्षीदार आहे. अनेकदा वीटभट्टीवर राहणारी मूल त्यांच्या पालकांसोबत बरेच तास काम करतात. वीटभट्टीवर काम करणारी मुलं धोकादायक परिस्थितीत असतात. विषारी धोके आणि गरम तापमानाच्या संपर्कात येतात. अग्निशम अं क्षेत्र , अग्निशमन क्षेत्र हे भारतातील मुलांचे सर्वात मोठे रोजगार देणारे आहे. या क्षेत्रातील मुले अनेकदा जागेत काम करतात. आणि धोकादायक रसायने आणि घातक पदार्थाच्या संपर्कात येतात . यामुळे त्यांच्या आरोग्याला आणि जीवनाला धोका निर्माण होतोत. त्यांना सणासुदीच्या काळात जास्त काम करावे लागते. शेती भारतातील मुलां मुलांसाठी कृषी क्षेत्र हे सर्वात मोठे रोजगार देणारे क्षेत्र असू शकते. मुलांना कापूस उद्योग, ऊस उद्योग तसेच शेती संबधीत क्षेत्रातील कम्म अं कामावर ठेवले जाते. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलांना जास्त तास जास्त तास काम करावे लागते. आणि त्यांना कमी पगार आणि अस्वछ परिस्थितीत काम करावे लागते . निष्कर्ष गरिबीमुळे आणि त्यांना त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न वाढवण्यासाठी मुलांना बालमजूरी करण्यास भाग अं भाग पाडले जाते. या क्षेत्राची ओळख करून या क्षेत्रातील मुलांचे रोजगार आणि शोषण रोखण्यासाठी आवश्यक धोरण आणि कायदे करण्याची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे बालकामगार या अं साठी कायदे केलेले आहेत ते खालीलप्रमाणे बालकामगार अधिनियम एकोणीशे शहांशी नुसार आपल्या भारत देशातील बालकामगारांची एक कायदा काढन्याय आला होता. त्यानुसार देशातील चौदा वर्षाखालील मुलं कोणत्याही ठिकाणी काम करताना दिसली तर त्या व्यक्तीच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल.

कमी वेतनात काम करायला लावते किंवा मुलांना काम करण्यासाठी भाग पाडते त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येते . बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा दोन हजार नऊ हा अं कायदा दोन हजार नऊ मध्ये बनवण्यात आला. या कायद्यानुसार सहा ते चौदा वर्षाच्या मुलांसाठी योग्य आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा हक्क आणि अधिकार देण्यात आला . चौदा वर्षांपर्यंत मुलांना सरकार कडून मोफत शिक्षण देण्यात येते. तर आजचा विषय का फुकट देतोय? तर याच मी उत्तर तुम्हाला सांगतो. सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचीच नव्हे तर देशाचीच नव्हे तर जगाची परिस्थिती काय आहे हे वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि या अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एकमेकांच सहकार्य करण गरजेचे आहे. बरेचसे विद्यार्थी offline ला माझ्याकडे class ला असतात आपल्या academy मध्ये class ला असतात आणि चालू match मध्ये त्यांना offline चे batch थांबावे लागलेत आपल्याला आणि मग त्यांचा अभ्यास बंद पडलेला आहे. सोबतच online ची भरपूर सारे विद्यार्थी माझे आहेत. त्यांच्यापर्यंत मला पोहोचवायचं असतं. त्यांना नवनवीन गोष्टी सांगायच्या असतात आणि त्याच अजून यात सगळ्यात चांगले उत्तम माध्यम म्हणजे आपल youtube line तर या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि तुमच्या अभ्यासाच सातत्य निर्माण करू शकतो. तर माझी विनंती आहे की तुमचा अभ्यास सोडू नका. वातावरण जरी नकारात्मक असलं तरी या नकारात्मक वातावरणामध्ये जे काही सकारात्मक आहे त्याचा आपण पाठपुरावा केला पाहिजे. त्याच्या सोबत राहिले पाहिजे. सर्वांनी घरी राहा, स्वच्छता ठेवा, घरच्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या ना आणि ज्या काही शासनाने सांगितलेल्या नियम आहेत त्या नियमांचे पालन करा. घर सोडू नका. घरात बसून अभ्यास करा त्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत आपण live लेक्चर घेणार आहोत प्रत्येक घटकांची तुम्हाला ओळख करून देणार आहे. त्यामुळे रोजच्या रोज live यायचंय. अकरा ते बारा रोज एक तास आपण live घेणार आहोत.

जेणेकरून तुम्हाला प्रश्नपत्रिका सुद्धा कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये याचाही आपण त्याच्यामध्ये विचार करणार आहे. तर आपण दिवसातून दोनदा live येणार आहे. हे लक्षात घ्या. सकाळी अकरा ते बारा directlecture घेईल मी त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवणार आहे मराठी व्याकरण आणि चार ते पाच या दरम्यान मी तुम्हाला आयोगाची प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहे. त्यामध्ये तुम्ही प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतील त्याची उत्तरे तुम्ही सांगायची त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण सांगणार आहे. तर अशा पद्धतीने आपण अभ्यासामध्ये सातत्य ठेवणार आहोत. इतरही विषयांचे classes आपण लवकरच लवकर चालू करू. आपल्या channel वरती आणि सर्वांना काही महत्त्वाच्या सूचना आहेत तेवढ्या सूचना मात्र तुम्हाला पाळायच्या आहेत. पहिली गोष्ट जे लोक live येतायत त्या लोकांना माझी विनंती आहे. तुम्हाला जर शिकायचं असेल तरच live या timepass करायचा असेल तर मात्र live यायचं नाही. कोण subscribe करत कोण like करत कोण unlike करतं हे मला सर्व समजतं. त्यासाठी मी वेगवेगळी softwaressoftware वापरत आहे.

थोडा अधून मधून network चा problem येऊ शकतो त्यामुळे live आल्यानंतर अचानक गायब व्हायचं नाही. थोडस wait करायचा कुठल्याही गोष्टीला आपल्याला थोडंस थांबावं लागतं घाबरून जायचं नाही. लगेच बंद झालं का? संपलं का? असं काय करत बसायचं नाही. चांगल्या चांगल्या पद्धतीच नेटवर्क वापरण्याचा प्रयत्न करतोय तुमच्यासाठी पण कधीकधी network चा problem येऊ शकतो. तर कृपया सर्वांना माझी विनंती आहे. कि सांगितल्या गोष्टींच पालन करा. रोज अकरा ते बारा live यायचं आहे. बारा नंतर लेक्चर तुम्हाला दिसणार नाही. हे पण लक्षात घ्या. मी माझं पूर्णत्व ओतून आता जे काही माझ्याकडे आहे ते मी तुम्हाला देणार आहे. जर हे तुम्हाला पाहायचं असेल तर त्याचा प्रामाणिकपणा तुम्ही जपला पाहिजे. अशी माझी एवढी अपेक्षा राहील तर कृपया करून अकरा ते बारा याच वेळेत live यायचंय त्यानंतर तुम्ही lecture ची मागणी करू शकत नाही किंवा मी ते livelecture तुम्हाला देऊ शकत नाही. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला बाकीच्या माध्यमातून तुम्हाला मग online lectures कराव लागतील. पण त्या गोष्टी मी तुम्हाला परत सांगतोय की online lecture live जर पाहायचं असेल तर अकरा ते बारा या वेळेतचं तुम्हाला याव लागल.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 प्रत्येकाने आपली बाकीची कामं बाकी वेळेमध्ये करून अकरा वाजता live यायचं आहे. चला तर मित्रांनो वेळ न घालवता सुरू करूया आजच्या अभ्यासक्रमाला यामध्ये मराठी व्याकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत.

चांगल्या स्पीडमध्ये अभ्यास करत होते. त्यांना चांगल्या पद्धतीने उत्तरे सोडवता येत होती, प्रश्नपत्रिका चांगल्या पद्धतीने सोडवता येत होत्या आणि अचानक लॉकडाऊन लागलं आणि सगळ्याच गोष्टी थांबल्या तुमचा अभ्यास सुद्धा थांबला. मग तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये मन रमवताय आता नको त्या गोष्टी करत बसलेत तुमच इंटरनेट तुम्ही फुकट वाया ला घालवताय नको ते पिक्चर बघत बसले नको त्यांना मेसेज करत बसले नको त्यांना कॉल करत बसले आणि ज्या गोष्टी करायला नाही पाहिजे त्या गोष्टी करत बसले.

पण आत्ताचा जर वेळ तुम्ही व्यर्थ घालवला तर शंभर टक्के भविष्यामध्ये तुम्हाला त्रास नाही खूप मोठा त्रास आहे. ठीक आहे. तर बघा. ज्या गोष्टी तुम्हाला करणं शक्य आहे त्या तुम्ही केला पाहिजे या गोष्टी तुम्हाला शक्य नाही त्या गोष्टी तुम्ही करू नका. ठीक आहे ना!

कसल्या अडीअडचणी असल्या कसलाही problem असला तर नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता काही महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या. आपला telegram channel आहे ज्ञानराज आकडे academyDNYANRAJ academy यात ज्ञानराज academy अस तुम्ही telegram ला सर्च केलं तर तुम्हाला मराठी व्याकरणच चैनल सापडेल हे अह जॉईन करून ठेवा कारण मी ज्या काही सूचना टाकेन त्या प्रत्येकाला काय मेसेज नाही करू शकत मी आणि तुम्ही काय माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहात असं काही नाही काही लोक नवीन ठिकाणी आहेत तर मग प्रत्येकापर्यंत मेसेज जर पोचवायचा असेल तर मग मी या चैनल वर माझं मेसेज टाकत असतो, की आज आपण live येणार आहोत नाही येणार आहोत एखाद दिवशी समजा मला काही प्रॉब्लेम असेल तर मी live येणार आहे का नाही येणार आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे त्यासाठी ह्याच्यावर मी message टाकेल. यासोबतच आपण संध्याकाळी रोज नऊ वाजता झालेल्या topic वरती किमान दहा प्रश्न telegram channel ला टाकणार आहोत. जे प्रश्न तुम्हाला सोडता सोडायचे काही समस्या असतील अडचणी असतील त्या मला विचारायच्यात. माझा नंबर तुमच्याकडे save करून ठेवायचाय शेहाऐंशी अठ्ठयांनाव चोऱ्यांनाव चाळीस एक्क्यांनाव या नंबरवरती तुम्हाला माझ्याशी संपर्क करता येईल हा माझा कॉल नंबर सुद्धा आहे आणि व्हाट्सअप नंबर सुद्धा आहे. ठीके. जर माझा कॉल लागला नाही किंवा मला कॉल केल्यानंतर मी उचलला नाही तर मला मेसेज करून ठेवा मी नक्कीच तुम्हाला reply देईल. ठीके. त्यानंतर तुम्ही जर channel ला subscribe केलं नसेल आता चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला काय होतं होतं भविष्यामध्ये notification पडतात subscribe करा खाली उजव्या बाजूला खाली subscribe च button आहे subscribe करा पुढे पुढे notification च bell आहे तिथे all वर select करायचंय त्याच्यामुळे काय होतंय भविष्यामध्ये जेव्हाही आपण live येतोय केव्हा नवीन video मी youtube ला टाकतोय तर तो video तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. तर कृपा करुन ह्या तीन गोष्टी करायच्यात. ज्ञानराज academy telegram channel join करा मराठी व्याकरण च हा numbersave करून ठेवा आणि channel ला subscribe केलं नसेल तर subscribe करा like करा आणि मग आपण आपल्या lecture ला आज सुरुवात करुया

हे समजल्याशिवाय तुम्हाला मराठीचे व्याकरण समजणार नाही पण ज्या भाषेचे व्याकरण शिकायचंय ती भाषा तर माहिती पाहिजे मग त्या भाषेबद्दलचे पण ज्ञान असलेलं आपल्याला आवश्यक आहे. भाषा म्हणजे नेमकं काय? इथपासून आपण सुरुवात करणार आहे. ज्या लोकांना वाटतंय की boring होईल बोर होतय नवनवीन काहीतरी पाहिजे अह नवीन syllabus पाहिजे syllabus नवीन नसतो मराठी व्याकरण कधीच बदलत नाही लक्षात घ्या. म्हणून जिथून सुरुवात आहे. मूळ गाभा. भाषेपासून सुरुवात आहे. एकदम मूलभूत संकल्पना एकदम basic संकल्पना एकदम बारीक सारीक गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे ज्या गोष्टी तुम्हाला पुस्तकात शोधूनही सापडणार नाहीत. म्हणून लक्षात घ्या परीक्षेच्या दृष्टीने जे काही आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी मी शिकवणार आहे. अजून एक महत्वाची तुम्हाला सांगायचय परीक्षा कोणतीही असो मराठी व्याकरण कुठल्याही परीक्षेमध्ये वेगळं नसतं. मराठी व्याकरण मराठी व्याकरण आहे काही लोक म्हणतात आरोग्यसेवा तुम्हाला मराठी व्याकरण cover करा कोणी म्हणतात की या परीक्षेच cover करा कोणी म्हणतात त्या परीक्षेच cover करा अरे बाबांनो मराठी व्याकरण हे कुठल्याही परीक्षेसाठी संपूर्ण मराठी व्याकरण एकदा शिका परीक्षा कोणती असू द्या मराठी व्याकरण शंभर टक्के जमणार. मग पोलीस भर्ती करा, सरळ सेवा करा, आरोग्याची परीक्षा करा, कुठल्याही परीक्षेत मराठी व्याकरण एकच आहे बदल नाही. आता काय ठीक आहे तर शिकायचे तर मुळापासून शेंड्यापर्यंत एकदम मूलभूत संकल्पना एकदम परिपूर्ण ज्ञान घ्यायचंय आपल्याला ठीक आहे. सुरु करूया मराठी व्याकरणाला. आजच्या पहिल्या घटकाच नाव आहे भाषा. आता भाषा म्हणजे काय हे तुम्हाला समजणं गरजेच हाय. कशाला म्हणतात भाषा. भाषा हा शब्द नेमका कसा उत्पन्न झाला? भाषा शब्दाची उत्पत्ती कशी झाली? भाषा शब्दाची निर्मिती कशी झाली? हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. मग भाषा हा जो शब्द आहे हा शब्द भाष या संस्कृतमधील धातूपासून. कोणत्या भाषेतला धातु आहे? हा संस्कृत मधील भाषण लातूर धातूपासून शेळीचा पाय मोडला आणि संस्कृतमध्ये भाष्य धातूपासून भाषा शब्दाची निर्मिती झालेली आहे. मग या भाष शब्दाचा अर्थ असतो बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. जर तुम्हाला नोट्स लिहायचे असतील, तर तुम्ही चालू चालू मध्ये नोट्स लिहा. ठीक आहे. तुम्हाला लवकरच ज्ञानराज academy चे ॲप्लिकेशन आहे आपलं ते पण डाऊनलोड करून ठेवा. त्याच्यावरती तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स उपलब्ध करून देणार आहे. त्या पण तुम्ही स्वतः घरी बघून घेऊ शकता. भाषा शब्दाची उत्पत्ती भाष शब्दापासून झाली. भाष शब्दाचा अर्थ असतो बोलणे. मग याचा अर्थ असा होतो का भाषा म्हणजे बोलणे. बोलणे म्हणजे भाषा आहे का? पण भाषा नेमकं काय आहे?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

कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. बघा मी चार गोष्टी सांगितल्या. विचार, भावना, अनुभव आणि कल्पना या चार गोष्टी व्यक्त करण्याचे साधन व्यक्त करण्याचे साधन म्हणजे आपली कोण असती भाषा. पण विचार व्यक्त करण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी, अनुभव व्यक्त करण्यासाठी आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी ज्या साधनाचा आपण वापर करतो त्या माध्यमाचा आपण वापर करतो ती आहे भाषा. मग आपले विचार बरेच जण आपले विचार व्यक्त करत असतात. वेगवेगळ्या माध्यमातून. मग तुम्ही तुमचे विचार कसे व्यक्त करता? तुम्ही लिहून विचार व्यक्त करता, बोलून विचार व्यक्त करता. म्हणून भाषेमध्ये बोलण आणि लिहिण या दोन्हींचा समावेश आहे हे लक्ष्यात घ्या. भाषेत हे दोन्हीही अंग आहेत. दोन मूलभूत घटक आहेत भाषेमध्ये. बोलण आणि लिहिण. भाषण आणि लेखन या दोन्हींचा समावेश भाषेमध्ये होतो. लक्षात ठेवा. भाषेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात बोलणे म्हणजे भाषण आणि लेखन म्हणजे लिहिणे. या दोन घटकांचा समावेश भाषेमध्ये होतो. हे लक्षात घ्या. मग विचार व्यक्त करण्याचे साधन भाषा आहे तर मग बोलुन सुद्धा विचार व्यक्त होता आणि मी तुला विचार व्यक्त होतात. जर लिहून विचार व्यक्त झाले नसते तर अह वर्तमानपत्र जन्माला आल नसत. कथा-कादंबऱ्या, पुस्तक जन्माला आली नसती. कुणी कोणाला पत्र लिहिल नसत. आज भले आपण कोणाला पत्र लिहीत नसलो तरी आज कोणाला तरी आपण मेसेज करतो चॅटिंग करतो आणि चॅटिंग मेसेजिंग कशामुळे जन्माला आली. लिहिल्यामुळे जन्माला आली. लेखन जर शक्य नसतं. तर तुम्हाला व्यक्त होता आलं असत का लिहून. नाही कबूतर जा जा हे गाणं तुम्ही ऐकलं असेल. कबुतरापाशी पण एक संदेश दिला जायचा तो संदेश समोरच्यापर्यंत पोचवलं जायचा. लहानपणी तुम्ही बऱ्याच संदेश दिल्यामुळे रट्टे खाल्लेले आहेत. काहींचा हा चांगला अनुभव असू शकतो, काहींचा वाईट अनुभव असू शकतो पण त्याबद्दल मला बोलायचं नाही पण विचार व्यक्त करायची घाई होती तुम्हाला तुमच्या भावना तुमच्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायच्या होत्या. मला खूप कसतरी होतंय. कसतरी नावाचा एक आजार हाय. कोरोनापेक्षा भयानक. याच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही पण जेव्हा आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात दुःखाची भावना, आनंदाची भावना, प्रेमाची भावना व्यक्त करायची हाय आणि व्यक्त करण्यासाठी तुमच्याकड जर दोन माध्यमं नसती म्हणजे बोलण आणि लिहिण हे जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही व्यक्त होऊ होऊ शकत नाही. बरोबर हाय. मग बोलण आणि लिहिण या दोन माध्यमातूनच तुम्ही भाषा व्यक्त करत असता. मग विचार, भावना, अनुभव, कल्पना हे जर व्यक्त करायचं असल आता मी तुम्हाला सांगितलंय विचार व्यक्त करायचे असतील, विचार मांडायचे असतील फेसबुकवर मांडा नायतर फेसबुकवर व्हाट्सअप वर मांडा नाहीतर तुम्ही समाजातील मांडा पुस्तकातून मांडा वर्तमानपत्रा मधून मांडा कुठूनही मांडा विचार मांडायचे असतील तर तुम्हाला भाषा पाहिजे. भावना व्यक्त करायचे असतील. भाषा पाहिजे. बरेच लोक आपल्या वेगवेगळ्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आता जास्त करताना दिसतात. त्यानंतर अनुभव बऱ्याच लोकांनी आपल्या जीवनामध्ये चांगले आणि वाईट अनुभव घेतलेले असतात. आपण म्हणतो थोरामोठ्यांचे अनुभव ऐकले पाहिजेत. आणि अनुभवातून माणूस शहाणा होतो. अनुभव म्हणजे दुसरं काही नाही चुकांचा भरमसाठ साठा म्हणजे अनुभव. माणूस चुकत जातो खड्ड् म्हणजे खड्ड्यात पडत राहतो. अपयशी होत राहतो. त्याच्यातून तो शिकतो आणि मग आणि मग परत म्हणतो कि मला तसा अनुभव आहे. मी तसा अनुभव घेतलाय म्हणजे अनुभव अनुभवातून चालतो हे जे म्हणतो म्हणजे काय हाय त्याचे अनुभव त्याला व्यक्त जेव्हा करायचे असतात तेव्हा त्याला भाषेचा उपयोग होतो. त्यानंतर कल्पना बर्‍याचदा आयडिया येतात तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी नवीन कल्पना येतात. आणि या कल्पना आपल्याला दुसऱ्याला सांगण्याची घाई असते. कधी मी दुसऱ्याला जाऊन कल्पना सांगल, कि मी समोरच्याला आयडिया सांगल. आपल्या आजकालच्या आयडिया म्हणजे खतरनाक आयडिया असतात. ठीक आहे ना. कल्पना पण अशा असल्या पाहिजे ज्या कल्पनातून नवीन काहीतरी घडेल अस हे ना ने कल्पना हे मुख्य निर्माण केली त्यांनी ती कल्पना निर्माण केली. ती अस्तित्वात आणली. आपल्याकडे पण कल्पना आहेत, आयडिया आहेत, त्या अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्नशील राहा. आणि नक्कीच आयुष्यात यशस्वी होऊ शकता. लक्षात घ्या विचार व्यक्त करायचे असतील, भावना व्यक्त करायचे असतील, अनुभव व्यक्त करायचे असेल किंवा तुम्हाला कल्पना व्यक्त करायचे असतील तर तुम्हाला भाषेचा उपयोग करावा लागतो. आणि जर भाषा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विचार भावना अनुभव कल्पना व्यक्त करू शकत नाही. आता तुम्ही म्हणणार तर आता जनावर कुठे विचार व्यक्त करत मग जनावरांची भाषा नाही का? आहे की नाही पशुपक्षी त्यांच्या भावना ते नक्कीच व्यक्त करतात बरोबरय म्हणून तर गाय हंबरते तेव्हा वासरू हुंदडत तिच्याजवळ येतं बरोबर आहे आणि कुंत्रा भूकल्याव कुत्रा भूकल्यावर आपल्याला भीती वाटते म्हणजेच त्याने त्याची भावना व्यक्त केली तो रागावलाय हे लक्षात येतंय म्हणजे त्याच्या भावना ते व्यक्त करतय मग पशुपक्षी असतील ते सुद्धा आपल्या भावना व्यक्त करतात, आणि त्या भाषेच्या माध्यमातूनच करतात मग भाषेमध्ये लक्षात ठेवा बोलण आणि लिहिण ह्या दोन्हींचा समावेश होतो. भाषा म्हणजे काय विचार भावना अनुभव व्यक्त करण्याचे साधन. बघा भाषा हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला संस्कृत मधल्या भाष शब्दापासून भाषा शब्दाची उत्पत्ती झाली. भाषा शब्दाचा अर्थ होतो बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे भाषेमध्ये बोलणे माझे भाषण आणि लिहिणे म्हणजे लेखन या दोन्हींचा समावेश होतो. भाषा म्हणजे काय विचार. भावना अनुभव कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे आपली भाषा. ठीक आहे. भाषा म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलंय आता ही भाषा कशी विकसित होते भाषा कौशल्य तुमच्यामध्ये येण्यासाठी कोणत्या टप्प्यातून जाव लागत? त्याच्या पायऱ्या कोणत्या आहेत? मला सांगा कोणी जन्माला आला की direct बोलायला शिकतो का? direct लिहायला शिकतो का? विचार तर व्यक्त करायचे मग जन्माला आल्याआल्याच विचार व्यक्त करतो का? मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे विचार भावना अनुभव कल्पना व्यक्त करण्यासाठी माणूस काही टप्प्यातून जात असतो आणि हे भाषा शिकण्याचे टप्पे आहेत, भाषा अवगत करण्याची टप्पे आहेत भाषा कौशल्ये विकसित करण्याचे टप्पे आहेत भाषेची सुरुवात कुठून होते हे तुम्हाला लक्षात येणे गरजेच आहे. जेव्हा तुमचा जन्म झाला, माझा जन्म झाला, तेव्हा आपण सगळ्यात एक गोष्ट केली होती श्वास घेतला आणि रडायला सुरवात केली ध्वनी निर्माण केला आवाज निर्माण केला रडायला लागलो इथच भाषेची सुरुवात झाली बरोबरंय. मग भाषा जन्मापासून सुरू होते पण भाषेचा हा प्रवास मरेपर्यंत चालतो हे लक्षात घ्या. कारण भाषा ही कुठेही संपत नाही. भाषेचा प्रवास हा नदीच्या प्रवाह प्रमाणे असतो. भाषा ही सतत बदलणारी आहे. भाषा ही नवनवीन गोष्टी घेत राहते, नवनवीन गोष्टी बदलत राहते, म्हणजे भाषेचा विचार हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. भाषा कधीही थांबत नाही. भाषा सतत निरंतर वाहत्या नदीप्रमाणे आहे समजलय. जसं एखादी नदी उगम पावते आणि ती समुद्रापर्यंत पोहोचते. तसंच भाषा सुद्धा उगम पावते आणि तिचा विकास होत होत जाऊन तिचा समुद्र बनतो लक्षात घ्या की वेगळ्या भाषेतून वेगवेगळे शब्द, वेगवेगळे अक्षर, वेगवेगळे वर्ण आपण घेत असतो. भाषा समृद्ध करत असतो. समजतंय. मग भाषा कशी समृद्ध होते, भाषा कशी विकसित होते, भाषा विकास होण्याच्या ज्या कौशल्याच्या पायर्‍या आहेत, भाषा शिकण्याच्या ज्या पायऱ्या आहेत, त्या आपण आज शिकणार आहे. भाषा विषय कौशल्याच्या पायऱ्या पाच. भाषा आपली सुरुवात होते श्रवणापासून श्रवण, संभाषण, भाषण, वाचन आणि लेखन या भाषा विषयी कौशल्याच्या पाच पायऱ्या आहेत. बघा आता. भाषाविषयी कौशल्याच्या पाच पायऱ्या. पहिल्या आहेत श्रवण नंबर एक नंबर दोन आहे संभाषण नंबर तीन आहे भाषण नंबर चार आहे वाचन नंबर पाच आहे लेखन तुम्हाला असं वाटलं असेल अस उलट का म्हणून लिहिलंय. खालून वर का गेला हा. कारण लक्षात घ्या हा प्रश्न विचारला जातो भाषा विषय कौशल्यातील पायाभूत कौशल्य कोणते? पायाभूत कौशल्य जिथून भाषा सुरू होते.

त्या माणसाला चांगलं बोलता येतं. बघा एखादा मुका आहे, बधिर आहे, त्याला ऐकायला येत नाही अशा व्यक्तीला बोलता येत नाही हे तुम्हाला माहिती असेल. कारण तो मुका आहे कारण त्याला ऐकता येत नव्हतं त्याच जर श्रवण चांगलं असतं तर शंभर टक्के तर बोलला असता पण बोलता येत नाही त्याच्या पाठीमागं मुख्य कारण असतं त्याला ऐकता येत नाही. आणि एक लक्षात ठेवा श्रवण ज्याच चांगला आहे, त्याच संभाषण चांगल आहे, त्याचं भाषण चांगल आहे, त्याचं वाचन चांगल आहे, त्याचं लेखन चांगल आहे मग या सगळ्या ज्या पायऱ्या आहेत वरच्या आहेत या कशावरती अवलंबून आहेत. श्रवणावरती.

श्रवणामध्ये श्रवणानंतर शिकारभूत कौशल्य. हे लक्षात घ्या शिकार भूत कौशल्य म्हणजे सगळ्यात शेवटच कौशल्य. भाषा कौशल्य विकसित झालं हे आपण कधी म्हणू शकतो, जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने आपले विचार लिहून प्रकट करू शकतो. लेखन चांगल्या पद्धतीने करू शकतो. शुद्ध लेखन

मग भाषा सुरू कुठून झाली श्रवणापासून. श्रवणामध्ये तीन दोष आहेत. तीन दोष जर चांगलं श्रवण करायचं असेल तर या तीन दोषांवर तुम्हाला मात करावी लागल. पहिला दोष अश्रवण. दुसरा दोष अपश्रवण. तिसरा दोष अर्धश्रवण.